या उद्यानामध्ये खूप सारी झाडे दिसत आहे.

समोर एका टेबल वर खूप सारे माशे ठेवलेले आहेत.

समोर काही मुली तिथे नाचताना दिसत आहे.

चहाचे कप बनवण्याचे हे फॅक्टरी आहे.

बाहेरच्या साईडला खूप सारे रिक्षा तिथे उभे आहेत.

आणि या मैदानाच्या बाजूला कंपाउंड आहे.

आतमध्ये खूप सारे सामान ठेवलेल आहे.

समोरच एक नदी वाहताना दिसत आहे.

या जंगलामध्ये खूप सारी झाडे दिसत आहे.

हा एक स्टडी लॅब चा फोटो आहे.

आणि टीना च्या शेड मध्ये ते सर्विसिंग सेंटर आहे.

त्या अशा मैदानावर कन्स्ट्रक्शन चे काम होत आहे.

त्या कॉम्प्लॅस मध्ये बरीच दुकानं आहेत.

आणि कॉम्प्लेक्सच्या वरच्या साईडला झेंडा आहे.

समोर एक लॅब दिसत आहे लॅब मध्ये काही मशिन्स दिसत आहे.